लागलेला आहे आणि एक पूर्ण फिटर वगेरे चांगले एक मजूर काम करू लागलेला आहे आणि समोर एक पोरं उभा राह- राहिलेला आहे आणि त्या पोराच्या कंबरवरती त्यांनी हात ठेवलेला आहे.

एक काहीतरी शादिच फंकशन आहे पोरा पोरी तिकड लय डांन्स करत आहे लय मोठ मंडप बघत आहे चांगल मधे मंडप टाकलेला आहे.